सुंदरस परिसर आहे त्या परिसरामध्ये सुंदरस एक इमारत आहे त्या इमारतिच्या आतील भागात सुंदरसे असे एक रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंटात खूप सुंदरशे कोणच तरी रेस्टॉरंट आहे आणि--

खूप सुंदरशी अशी नदी आहे त्या मध्ये खूप सुंदर नदीच्या काठावर खूप सारे हिरवी गार झाडे आणि खूप सुंदरसे गवत आपल्याला दिसत आहे.